इथे एक मोठा पत्र्याचा शेड दिसत आहे त्या शेड मध्ये एक माणूस बसलेला आहे तो काळ्या रंगाच्या खुर्चीवर बसलेला आहे.